आतमध्ये बसायची खुर्च्यांची मांडणी व्यवस्तीत केलेली आहे स्टेज डेकॉरटीओं अगदी चॅन केलेलं आहे|

ह्या कोर्ट मध्ये शिकला येतात सगळेजण व्यवस्तीत आपलं ड्रेस कोड घालून येत असतात हिकडं हे पण सुंदर शिकवतात.

हे गार्डन आहे इथं गार्डन मध्ये खाली लॉन लावलेलं आहेत बाजूला शो ची झाडे लावलेली आहेत.

परत संगीतचा संगीत कार्यक्रम देखील होत असतात हे बेळगावचं खूप मोठं--

आणि अतिशय सुरेख आणि हलक्या हाताने मसाज वगैरे केला जातो त्यामुळे इथे लोकांची गर्दी असते.

इथे चर्च आहे हे खूप मोठं आणि विशाल आहे इथे ख्रिसमसला आणि दर शुक्रवारी ख्रिश्चन लोक येऊन आपलं --